त्याच्या समोर एक झाड आहे.

हे एक मोठे असे मैदान आहे.

त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असलेली झुडपे पण आहेत.

प्रत्येक मध्ये दिवा लावलेला आहे.

बाजूला भरपूर हिरवीगार झाडे आहे.

एक लाल रंगाची गाडी पण दिसत आहे.

थोड्या बसेस पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या आहे.

त्या बिल्डिंग च्या बाजूला लॉकर्स अव्हेलेबल असे लिहिलेले आहे.

इथे दोन मोठ मोठे क्रेन्स पुलाचा एक भाग दोन खांबावरती ठेवत आहे.

हे चर्च दोन मजली आहे.

ही एक इमारत आहे ही इमारत पटणा मध्ये आहे.